लिबरऑफिस ड्रॉ मध्ये साधे चित्र कसे काढावे या स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत
या मध्ये खालील बाबींचा उपयोग करून साधे चित्र कसे काढावे हे शिकाल
मुलभूत आकार जसे ओळी बाण आणि आयत
मुलभूत भूमितीय आकार चिन्ह चांदण्या आणि बॅनर
ऑब्जेक्ट निवडणेस्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकाल
मार्जिन सेट करण्यास रुलर वापरा आणि ऑब्जेक्ट स्थानासाठी अलिग्न टूलबार वापरा
येथे आपण उबुटू लिनक्स व्हर्सन 1004 आणि लिब्रिऑफिस सूट व्हर्सन 334
वापरत आहोत
आताशब्द वस्तू स्पष्ट करू
ऑब्जेक्ट शब्द ड्रॉ मध्ये वापरलेले आकार किंवा आकारांचा गट जसे ओळी चौकोन बाण फ्लोचार्ट इत्यादी सुचित करतो
या स्लाईड मध्ये दाखविलेले सर्व आकार ऑब्जेक्ट्स स्वरूपात आहेत
डेस्कटॉंप वर सेव असलेली वॉटरसायकल फ़ाइल उघडू
अगोदर ऑब्जेक्ट निवडणे शिकू
समजा ढग निवडायचा असल्यास त्यावर क्लिक करूया
असे करताना आठ हैन्डल्स दिसतील
हैन्ड्ल्स निवडलेल्या ऑब्जेक्ट च्या आजू बाजूला निळ्या किंवा हिरव्या लहान चौकोन मध्ये दिसतात
नंतरच्या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही हैन्ड्ल्स आणि त्यांच्या उपयोगाबद्दल अधिक शिकाल
आपल्या चित्रा मध्ये अधिक ऑब्जेक्ट जोडू
जमिनीला चित्रित करण्यास आयत समाविष्ट करू
ड्रॉइंग टूलबार मध्ये बेसिक शेप्स वर क्लिक करून नंतर रेक्टेंगल वर क्लिक करा
कर्सर ला पेज वर आणा
तुम्हाला प्लस चिन्हा सोबत कॅपिटल आय दिसेल
आयत काढण्यास माउस चे डावे बटण पकडून ड्रॅग करा
माउस चे बटन सोडा
नंतर जमिनीपासून ढगापर्यंत जलबाष्प च्या काही हालचाली दाखविण्यास काही बाण काढू
ओळ काढण्यास ड्रॉइंग टूलबार मधील लाईन वर क्लिक करा
कर्सर पेज वर घ्या
तुम्हाला तिरप्या डैश सोबत प्लस चिन्ह दिसेल
माउस चे डावे बटण पकडून वरून खालपर्यंत ड्रॅग करा
तुम्ही सरळ ओळ काढली आहे
ओळीला दोन हैन्ड्ल्स आहे
आता ओळीला बाणाचे टोक जोडू
आता ओळ निवडू
कॉन्टेक्स्ट मेन्यु पाहण्यासRight click करून लाईन वर क्लिक करा
लाईन डायलॉग बॉक्स दिसेल
एरो स्टाईल्स tab वर क्लिक करून त्यानंतर एरो स्टाईल ड्रोप डाऊन वर क्लिक करा
हे उपलब्ध एरो स्टाईल्स दर्शवेल
एरो नावाचा पहिला पर्याय निवडा
ओक वर क्लिक करा
हे ओळी च्या दोन्ही टोकाला निवडलेल्या बाणाच्या टोकाचे स्टाइल जोडेल
पण आपल्याला बाणाचे टोक ओळीच्या च्या फक्त एका अंत भागावर हवे
प्रथमCTRLZ दाबून या बदलास अंडू करू
कॉन्टेक्स्ट मेन्यु पाहण्यास पुन्हा right क्लिक क्लिक करा
लाईन tab वर क्लिक करा
येथे एरो स्टाईल्स च्या खाली तुम्ही स्टाईल नावाची फिल्ड पहाल
तुम्ही दोनdrop down बॉक्सेस पाहत आहात प्रत्येक ओळीच्या च्या अंत भागास एक
डाव्या drop डाउन बॉक्स वर क्लिक करा आणि एरो निवडा
उजव्या drop डाउन बॉक्स मध्ये नोन निवडा
ओक वर क्लिक करा
लक्ष द्या बाणाचे टोक ओळीच्या वरच्या भागावर जोडले आहे
आपणLines आणि एरोज पर्याय वापरून बाण काढू शकतो
या बाणाच्या बाजूला आणखी दोन बाण काढू
ड्रॉइंग टूलबार वरूनLines आणि एरोज वर क्लिक करा आणि लाईन स्टार्ट्स विथ एरो निवडा
कर्सर द्रव पेज वर आणा
माउस चे डावे बटण पकडून वरून खाली ड्रॅग करा
अशाप्रकारे बाण काढणे सोपे आहे हो ना
याप्रकारे आणखीन एक बाण जोडू
ट्यूटोरियल थांबवून असाइनमेंट करा
तुमच्या मायवॉटरसायकल फ़ाइल मध्ये ओळ काढा
लाईन निवडा आणि लाईन डायलॉग बॉक्स उघडा
लाईन प्रॉपर्टीज फिल्ड च्या खाली लाइन साठी स्टाइल रंग रुंदी आणि स्पष्टता बदला
एरो स्टाईल्स फिल्ड च्या खाली ऐरो स्टाइल बदला
आता चांदणी काढू
ड्रॉइंग टूलबार वर जा आणि स्टार च्या बजुला लहान काळ्या त्रिकोणावर क्लिक करा
आता 5 पॉइंट स्टार निवडू
कर्सर ढगा च्या बाजूला ठेवा
माउस चे डावे बटण पकडून डाव्या बाजूला ड्रॅग करा
तुम्ही चांदणी काढली आहे
आता ऑब्जेक्ट स्थानांतरीत आणि डिलीट करणे शिकू
स्थानांतरा साठी त्यास निवडा आणि हवे त्या जागेवर ड्रॅग करा
आता माउस चे बटण सोडा
ऑब्जेक्ट स्तानांतरित करण्यास कीबोर्ड वरील वर खाली आणि आजू बाजूला बाण असलेल्या कीज वापरू शकता
ऑब्जेक्ट स्थानांतरीत करणे सोपे आहे हो ना
ऑब्जेक्ट डिलीट करण्यास त्यास निवडून कीबोर्ड वरील डिलीट कि दाबा
ऑब्जेक्ट डिलीट झाला आहे
हे सोपे आहे ना
आता मुलभूत साधन रुलर आणि अलिग्न टूलबार बद्दल शिकू
रुलर चा पेज मार्जिन सेटअप आणि मापांचे विभाग सुधारण्यास वापर होतो
अलिग्न टूलबार चा वापर ऑब्जेक्ट स्थानासाठी होतो
रुलर वर आणि डाव्या बाजूच्या ड्रॉ वर्कस्पेस वर दिसत आहे
माप विभाग सेट करण्यासाठी वर असलेल्या रुलर वर राईट क्लिक करा
तुम्हाला मापन विभागाची सूची दिसेल
सेंटीमीटर वर क्लिक करा
वर रुलर साठी माप विभाग आता सेंटीमीटर झाला आहे
अशाप्रकारे डाव्या बाजूवरील रुलर साठी माप सेट करू
खात्री करा ऑब्जेक्ट माप मध्ये बनले असावे नेहेमी दोन्ही रुलर्स साठी समान मापन विभाग सेट करावा
सक्रिय रुलर पांढऱ्या रंगात असेल
रुलर चा अंतिम भाग पेज मार्जिन वेल्यू ला दर्शवितो ज्याला आपण पेज सेटअप मध्ये सेट केले आहे
रुलर ऑब्जेक्ट साठी माप कसे दर्शवितो ते पाहू
क्लाउड निवडा
तुम्ही रुलर वरील दोन लहान सुरु आणि अंत चिन्ह पाहू शकता
हे ढगाचे किनार स्पष्ट करतात
जर तुम्ही या चिन्हाला रुलर वर आणता तर पहाल कि चित्र परिस्थितीनुसार बदलते
रुलर पेज वरील ऑब्जेक्ट चा आकार दर्शवितो
हे आपल्याला पेज वरील ऑब्जेक्ट चे स्थान आणि पेज सीमा दर्शविण्यास सक्षम बनविते
आता पुढच्या मुलभूत साधनAlign टूलबार कडे वळू
आपण अलिग्न टूलबार चा उपयोग निवडलेले ऑब्जेक्ट डाव्या उजव्या वर खाली आणि मध्ये एकत्र करण्यास करतो
अलिग्न टूलबार प्राप्त करण्यास मेन मेनू वर जाऊन व्ह्यू वर क्लिक करा
व्ह्यू मेन्यु खाली टूलबार्स वर क्लिक करा
टूलबार्स ची सूची दिसेल
अलिग्न वर क्लिक करा
अलिग्न टूलबार दिसेल
आता पाहू कि भिन्नAlign पर्याय वापरताच ऑब्जेक्ट कसे एकरेषेत येतात
आता ढग निवडू
अलिग्न टूलबार वरील लेफ्ट वर क्लिक करा
ढग डाव्या बाजूला एकत्रित झाला आहे
सेंटर्ड आणि सेंटर या दोन पर्यायांमधील फरक समजून घेऊ
आपण वर्तुळाला सेंटर आणि नंतर सेंटर्ड मध्ये संरेखित करू
अगोदर वर्तुळाला उजवीकडे संरेखित करू
वर्तुळ निवडूनAlign टूलबार वर राईट क्लिक करू
आता अलिग्न टूलबार वरील सेंटर वर क्लिक करा
वर्तुळ मध्य स्थानी संरेखित झाला आहे
सेंटर पर्याय हे ऑब्जेक्ट ला तंतोतंत पेज च्या वर आणि खालच्या मर्जीन मध्ये केंद्रित करते
हे पेज च्या रुंदी नुसार ऑब्जेक्ट स्थानांतरीत करत नाही
आता अलिग्न टूलबार वरून सेंटर्ड निवडा
वर्तुळ पेज च्या मध्ये केंद्रित झाला आहे
सेंटर्ड पर्याय वर्तुळला पेज च्या मध्यभागी संरेखित करतो
हे ऑब्जेक्ट ला पेज ची रुंदी वर आणि खालच्या मार्जिन नुसार स्थानांतरीत करते
आता आपण ऑब्जेक्ट ला आपल्या चित्रा च्या नमुन्या नुसार पुन्हा त्याच्या बरोबर स्थानावर आणू
बंद करण्या अगोदर फ़ाइल सेव करण्यास विसरू नका
तुमच्या साठी असाइनमेंट आहे
मायवॉटरसायकल फ़ाइल मध्ये पेज जोडा
हे दोन चित्र बनवा
एरो कीज वापरून त्यांना स्थानांतरीत करा
तुम्ही काढलेला कोणताही ऑब्जेक्ट निवडा आणि डिलीट करा
ऑब्जेक्ट चा आकार मोजण्यास रुलर वापरा
अलिग्न टूलबार वापरून ऑब्जेक्ट ला पेज च्या मध्यभागी संरेखित करा
हा पाठ येथे संपला
या ट्यूटोरियल मध्ये तुम्ही साधे चित्र कसे काढावे मुलभूत आकार जसे ओळी बाण आणि आयत मुलभूत भूमितीय आकार चिन्ह चांदण्या आणि बैनर्स ऑब्जेक्ट डिलीट करणे ऑब्जेक्ट स्थानासाठी रुलर आणि अलिग्न टूलबार वापरणे शिकलात
प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे
ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल
जर तुमच्या कडे चांगली बॅण्डविथ नसेल तर आपण व्हिडीओ डाउनलोड करूनही पाहू शकता
स्पोकन ट्यूटोरियल प्रीजेक्ट टीम
स्पोकन ट्यूटोरियल च्या सहायाने कार्यशाळा चालविते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
अधिक माहितीसाठी कृपया contactspoken tutorialorg वर लिहा
स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग आहे
यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ओन एज्युकेशन थ्रॉग आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ओएफ इंडिया यांच्या कडून मिळालेले आहे
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे